त्या मध्ये स्नान चालू आहे.

व ते सूर्याला पाणी हि देत आहेत.

तिच्या खालच्या साईडला तो लाइटिंग दिसते आहे.

सिमेंट वाळू वगैरे सगळं मिक्स करण्याच--

अस फुलांच सजावट केलेली दिसते आहे.

सर्व ठिकाणी व्हाईट कलर आहे.

दोन मोठे उभे स्तंभ हि दिसता आहेत.

खूप सारे डंबेल्स दिसताहेत.

म्हणजेच हि एक जिम असणार.

हि टप्पर वेयर ची कंपनी दिसते आहे.

त्यात काय लिहल आहे ते काही स्पष्ट दिसत नाही आहे.

हे एक घरातलं वॉल पेपर दिसतं आहे.

हे एक हॉटेल असावं व तिथे एक बॉटल हि दिसतीये पाण्याची.

लाईट ही लागलेला दिसतो आहे चॉकलेटी रंगाचा कपाट आहे.